form मदि आला अजिंक्य राहाने आता worldchampionship ला पन राहानेच अं IPL च्या performance वरच selection झालं फक्त धोनीमुळं धोनीनं त्याला चार number केलं बरोबर हम्म बरोबर ए चांगली म्हनुनच म्हटल धोनीचं पुन्हा मला वाटत Coache करावं भारतानं की, म्हनजी येनाऱ्या काळात आनुभव कमी येईन धोनीचा तेवढा

धोनी आजून india साठी खेळायला पाहिजे होता पन आता थकला ते वय झालं पन आजून fitness वगैरे चांगलीय

काय बोलते आशा? अं काही नाही बसली मी, तू काय करतेस? काही नाही मी पण अहे बसले, आताच आले College मधुन जरा. अच्छा हा हा हा हा.

हा हा हा आई वगैरे कशी आहे? हो आई बरी अहे. तुझी आई कशी आहे? हो माझी आई पण ठिक आहे, गावाला गेली ना जरा ती.

आह आई घरात नसल्यावर कस सगळ कराव लागतो भाऊ पण आहे मला पण जेवन वगैरे बनवाव लागत. हा आई असल्यावर कस सगळ करते घरात. जेवन वगैरे सगळ बघते कोनाला काय हव नको ते सगल्याच बघते न. हो ना. College मध्ये सकळी जातना पण डब्बा वगैरे देते, खायला वैगरे देते. आलयावर पण ती बघते ना सगळं.

तेच कधि आजरी वगैरे पडलघी काळजी घेते.

तेच ती गावाला गेले त्यामुळे सगळ मलाच करव लागते आतां आठवन येती मला तिची.

आता घरी असल्यावर कसं आपल्यला कही वाटत नाही पण सण असल्यावरआपल्याला आठवन येत ना गावाला गेले तर.

तेच तर.

बाकी काय बोलते?

तेच ना. आता आपन कीती पण मोठ झाल तरी पण आपण आपल्याआई वडिलाना विसरु नाही शकत.

हळुहळू आपन मोठ व्हायला लागतो.

जर ही कसाह मुलाना वाईट संगत वगैरे मित्रांची संगत लागली वाईट संगत लागली कोणत्या मुलाची तरी पणतरी पण आई आपल त्याच्यपासुन आपला बचाव करते. सांगते आपला की बाबा आस नक्को करू. चांगल वाग उद्धटपण बोलायला लागली मुलगा तर, आई समजोन सांगतो की अस नाही करायचं अस नाही बोलायच. हो ना आता आई म्हणजे काय? तर याच उत्तर म्हणजे अस आ म्हणजे आत्मा वा ई म्हणजे ईश्वर. त्या दोघाचा सुरेख संगम म्हणजे आई हिच आई नी ईश्वराणीच आईची निर्माण केलेली आहे.

प्रत्येक संकट मधे, प्रत्येक प्रसंगामध्ये उभे राहते ती म्हणजे आईच असते. कुठले पण किती पण कुठले मोठे संकट काय येवना पण आपल्या सामोर उभी आईच रहाते. हो तेच ना आई आपल्याला किती मदत करते.

अशी होती, आई म्हणजे मंदिराचा उंच कळस, आई म्हणजे अंगनातिल पवित्र तुळस, आई म्हणजे भजनात अशी संतवाणी, आई म्हणजे वाळवंटात प्यावे अस थंड पानी. किति सुंदर कविता माला ख़ुप आवदायची हि. हो ना खुपच छान कविता आहे. ज्याने कोणे लिहिली त्याने खुप छान कविता लिहिलेली आहे. याच मध्ये खुप सारे रहस्य आईबद्दल दडलेले आहे.

हो ना तर आई कशीअह अंगनातिल पवित्र तुळस वगैरह सगळं आहे, आई दूधा वरचि साय आहे. पटकन विरघळून जाते. तरी तिचा राग हा त्याच दुधाच्या सायी प्रमाणे विरघळत जातो हो. जरी ती वरून कितीही कडकअसली तरी ती आतून मनातून मऊच असते. अस हे ओ ते. हो ना बरोबर आहे.

हो, घरातल्या लोकांची काळजी घेते. ती कसे दिव्यातल्या वातीप्रमाणे स्वतःला चटके स्वतःला चटके बसतात तरी ती घराला प्रकाशित करते. जरी कितिहि आपल्या स्वतःला चटके बसले आई ला तरी ते घराला प्रकाश देते. आईच महत्त्वच वेगळ आहे. हो ना बरोबर आहे. आई म्हणजे साक्षात परमेश्वराची मूर्तिच मनायला काहि हरकत नाही हे.

आईच्या प्रेमाची मायेची किमत आपनला कधिच करता येनार नाहि. हो त्याच मुल्य आपन कधिच चुकवु नहि शकत. हो ना, मुलाला जन्म देई पर्यंत, त्याचि काळजी करे पर्यंत, त्याला वाढवे पर्यंत सगळ्यामध्ये आई असते. हो सगळ हे आईच करते. एवढे चटके आयुष्यभर आईच सहन करते. आई मुलाची ख़ुप काळजी घेते बाळाला जन्म दिल्यापासुन बाळाला सगळं पालन पोषण करे पर्यंत. सगळं कहि आईच बघत असते, ती त्याला कुठ लागल धावपळ करते पड़ते अह प्रत्येक ठिकाणी त्याला नेउन खाउ पिउ घालयच लाहनपनी रडत असलं तरि रात्रीचा उठायचं, त्याला मांडीवर घायचं, त्याला हलवायच सगल काही आईच करते. आई आपल्या डोळ्यांचे दिवे बनवते आणि त्या प्रमाणे रात्रभर जागुन जागुन लहान बाळाला ती मांडीवर हलवत बसते.

हो ना, तो थोडा मोठा झाल्यवर आजरी वगैरे पडल की परत तेच रात्रिच जागरण वगैरे. हो सगळं तर आईच करते. अह आईला आपन कधिच विसरु नाही शकत. हो कधिच नाही, आईची जगा ही परमेश्वरा इतकीच आहे.

तेच. बाळाला जन्म दिल्यानंतर कसे सर्व विचारात की मुलगा झाला की मुलगी, पण फक्‍त आईच एक आशी व्‍यक्‍ती असते की जी स्वतःच्‍या स्वतःच्‍या बाळाला स्वतः हे करते. ती भेदभाव करत नाही. हो फक्‍त बकिच्‍याना फक्‍त मुलगा हवा असतो, पण आईच अस कही नाही, आई ला अस काहिच वाटत नाही की मला मुलगाच् पाहीजे की मुलगीच्. रक्षना करते, त्यान्ना प्रेम करते, जीव लावते, लळा लावते, मोठ करते. हो न त्यांना शिकवते, मोठ करते, स्वताच्‍या पायवर उभ राहायला शिकवते. पुढे कुठल्या गोष्टीमुळे अडायला नको भविष्य मधे. तेच तर.

तेच तर आई नाही तर मला हे सगळं यांचं कराव लागत घरात. भाऊ मज सारख हे दे ते दे तर मला सगळं ते होते पटकन जमत नाही. आई कसी गावला गेली ना जरा दोन तीन दिवस, जरा काम आहे गावी जामिनच शेतीच, त्यामुळे ती गावाला गेली आहे. हो ना तेच सगळंच करा लगते न मग आई नाही तर. आईची कसी सवय असते न मग आई एवढं करते. आई जेव्हा करते तेव्हा आपल्याला काही नाही वाटत.

हो बरोबर आहे कस सर्व झाल का जेवन वगैरे? हो चाललय तेच जेवन वगैरे करते हळूहळू. सगळं पसारा झाला अहे सगळं पसारा पडला अहे भाजी वगैरे बनवली आहे. चपाती बनायची आहे, चपातीच पिठ मळल मी, पन ते पातळ झाल पिठ. मग परत थोड्स पिठ घेतल त्याच्यात आईला फोन केला पीठ पातळ झालं तर काय करू आता मग आई म्हणाली थोड्स पिठ टाक त्याच्यात आणि मळ. थोड्स आस मध्यम बनते पिठ. म्हणजे मी मळल. आता चपाती बनवते पोळ्या अह आनी भाजी केले मेथी ची भाजी बनवली. तू काय बनावते? नाही नाही अजुन बनवले नाही आहे. बनविल थोड्या वेळात आता बनवते. तर नंतर बोलुया काम आहेत ख़ुप.

हम्म हम्म चालेल चालेल कर ठीक आहे ठीक आहे. हा ठिक आहे, चल Bye.

topic आहे वायू प्रदूषण वायू प्रदूषण एक मोठी समस्या आहे आपण श्वास घेतो आपल्या हवेत खूप खूप लहान लहान particle ही आपल्या कोणत्याही ताजे हवे पासून नसतात वायु प्रदूषणाचा मोठा पूर्व प्रसार झाल्यामुळे लोक आता दररोज त्याचा सामान सामना करत आहेत बरंच काळापासून कारखाने कार इंजिन इत्यादी हानिकारक गोष्टींमुळे वायूचा प्रसार होतो वायु चा प्रसार होऊन पर्यावर पर्यावरणावर दुष्परिणाम होतोय त्या सर्व वातावरणाच्या थराला नुकसान झाला आहे आजच्या लिखत आजच्या वायुच्या दिशेने मना आजच्या प्रदूषकांची उपस्थिती आहे जी आपल्या दुष्परिणाम येतो त्या त्यावर आपल्या गंभीर परिणाम करत असते प्रदूषित आणि माहिती आणि बरच काही असू शकतात प्रदूषकांचे पुढील प्राथमिक आणि दुय्यम अशी मूल्यांक भाग केले जाते अशा अनेक प्रक्रिया आहेत ज्याद्वारे मूलभूत प्रदूषित हवेत सोडल्या जातील आणि त्यापेक्षा ज्वालामुखीचा उद्रेक होतो हवेमध्ये प्रदूषकांची मिश्रण करण्याचा आज सर्वात लटक्रियशपत आहे automobile द्वारे सोडला जाणारा हा हवा प्रदूषकांचा आणखी

प्रदूषक हवेत आणखी खूप प्रदूषित करतात वायू प्रदूष ही पूर्ण जगभराचे चिंता आहे ज्याच्यावर ज्याचा मानवी मानवी आरोग्यावर होतो गंभीर परिणाम होतो हवेतील suspended toxic पदार्थ तग प्रदर्शनाच्या

गुंतागुंती त्वचारोग आणि कर्करोग तग आजार समावेश होतो खराब हवेच्या गुणवत्तेच्या संपर्कात ये ना आणि नियुकचत हृदय व रक्तवाहिनींची श्वसन रोगांमुळे होणारे विपरीत आणि मूलभूत मृत्यूचे वाढती प्रमाण त्यांच्यातील थेट संबंध अनेक अहवालनीय जमा फुफ्फुसांची लत कर्करोग

वायु प्रदूषणाचे मुख्य कारणे वाढती लोकसंख्या. भारतचीन यासारखे देशात लोकसंख्या वेगाने वाढत आहेत ते वाढत्या वायूमुळे प्रदूषण शिक्षणाचे सर्वात मोठं कारण झाले आहे ज्या मागचे सर्वात मोठे कारण म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचे आहे प्रॉपर पूर्वी ही समस्या फक्त शहरांपुरती मर्यादित होती. मात्र आत्ता ही समस्या खेड्यांपर्यंत वाढत आहे वाढत्या लोकसंख्येबरोबर औद्योगिकरणातही मोठी वाढ झाली आहे लोकांना रोजगार उपलब्ध करून दिल्याने उद्योगात

वायु प्रदूषणाची सगळ्यात मोठी एक मूलभूत कारण म्हणजे वाढणारे उद्योग असे म्हणता येईल त्यातून निघणारे जो कार्बन-डाय-ऑक्साइड सारखे घातक धूळ जे सुरुवातीत प्रदूषित झाले आहेत ना तेच विकसित समस्या आहे आज भारतात अनेक शहरी वाढत्या उद्योगामुळे जोखमीच्या चिन्हावर आहेत त्या शहरांमुळे श्वास घेणे दुर्मिळ झाले आहे दळण वळणची साधने आज वाढत्या लोकसंख्येवर दळणवळणाचे विरुद्ध साधनांमध्ये वाढ होत आहे त्यामुळे साधनांच्या प्रचंड वाढीमुळे इंजिन बस किंवा स्कूटर इत्यादी सारखे खूप वेगाने वाढत चालले आहेत ही सर्व वाहने सतत आपल्या धुराने वातावरणात अशी असंतुलन निर्माण करण्याचे काम करीत आहेत जंगलतोड अनुशासनी जंगल तोड. हे आपल्याला सर्व माहित आहे की की झाडे carbon die oxide शोषून ऑक्सिजन हवेत विलीन करतात त्यातही आपण जंगल तोडताना काय होतं झाड लावली पाहिजे या कारणामुळे हवेतील सगळा carbon die oxide झाडं शोषून घेतील आणि oxygen रिलीज करतील त्यामुळे आपल्याला चांगलं ताज वारा भेटेल आपण सर्वांनी मानवाने आपल्या सुविधासाठी जंगलतोड केली त्यामुळे वायू प्रदूषण वाढले आहेत सहाजिकच झाडे सतत वातावरणातील प्रदूषण कमी करण्याचे काम करतात ते तर आपल्याला माहितीच आहे आपल्या अन्नासाठी आणि कार्यतवान carbon die oxide सहित जीवनदायी वायू oxygen प्रधान करतात अनुशासनी अनुशासनी आणि परस्पर शत्रुत्व इतकी वाढली आहे की देशात शस्त्रांची शर्यत सुरू झाली आहे त्यामुळे लोकांनी अणुबॉम्ब सारख्या अत्यंत घातक प्रतिश कारी शस्त्र मिळवले आहेत आपण वायू प्रदूषण कसे कमी करू शकतो अधिका अधिक सायकलचा वापर सार्वजनिक वाहनांचा वापर करून आपण टाळू शकतो मुलांना गाडीने शाळेत सोडू नका तर त्यांना शाळेच्या वाहतुकीत वाहतुकीच्या एसटी सोडा सरकारने असे धोरणे बनवली की कर्मचारी घरून काम करतील आठवड्यातून फक्त एकच दिवस ऑफिसला जा आणि आता माहिती आगमनाने ते देखील शक्य झाले आहे दर कॉर्पोरेट शेतात काम पस्तीस टक्के लोक आठवड्यातून फक्त एक दिवस कार्यालयात जातात बाकीचे काम घरी बसून करतात त्यामुळे त्यांच्या येण्या-जाण्याचा खर्चही वाचतो आणि प्रदूषण ही कमी होते जास्तीत जास्त एसटी बसेस त्याचा वापर करून प्रदूषण टाळा जर काय झाडे मारून झाडे कापणार यांना थांबवा जेवढे जास्त आपण झाडे लावून तेवढ्या प्रदूषण कमी होण्यास आपल्याला मदत होईल तर गरज नसताना विजेचा वापर नका करा ज्या खोलीत वर फॅन air conditioner आउट सेटअप दर तीन महिन्यांना तुमच्या कारची प्रदूषण तपासणी करा. वायु प्रदूषण प्राण जातात आहे यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे अन्यथा पृथ्वीवरील जीवनाच्या सर्व सुविधा पुसल्या जातील जोपर्यंत आपण सर्वजण वायु प्रदूषण कमी करण्याचा विचार करत नाही पण तसं वायूच्या विषयी कमी होऊन कमी होऊ शकत नाही आपले तर जाऊन वायु प्रदूषणावर नियंत्रण ठेवू शकत नाही ते शेवटी आपल्याला करावं लागतं आणि आपण पुढे घेऊन लोकांना वायु प्रदूषणाबाबत ज्या गोष्टी आल्या पाहिजेत आणि त्याबद्दल काही उपयुक्त प्रदूषणाबद्दल लोकांना जागृत करून ते टाळलं पाहिजे

बरं अजून?

उभा आहे म्हण. महालक्ष्मी चौकात बरं बरं. गाडीवालं की एस टी नी काय माहित नाही बाबा. आलय कि नाही तुझ म्हतर. मग होय? तुह नाही रे बाबा. नंद्याचं.

आणि नंद्याचं म्हातारं आलंय ना मी जेवत होता घरीच.

मग आता class लाच जाईन ना रे. हां आणि हिकडंच आणि म्हाताऱ्याला माहीतच नाही room कुठे आहे. मग हे काय म्हणतोय महालक्ष्मी चौकात ये. आणि तुला नंद्याचा phone आला असता, ह्याचा नसता आला.

तो किशोर उचलला नव्हता का?

अरे किशोरचा आलाच नाही मला. बरं बरं.

माझं तो आलाता म्हणे आह्याचं नाही,

मग? मग पुढं काय? बरं बरं. काय म्हणतो मग बाकी? काही नाही मग. आणिक आता राहिलेत तीन. दोन रे. नाही विचारलं ते म्हणे हे धरून तिसरा आहे ह्यो.

हे आता हे दोन मिनिटं झालीत याची. ह्याची दोन मिनिटं झालीयत अजून वीस मिनिटं. हे अर्धा तास, अर्धा तास खरंतर आहे की पुरा. अर्धा तास नाही खरंतर एक तास पाहिजे पुरा घरी जायलासुद्धा किंवा जायला. एक तास बाकी आहे. एक तास.

आता अजून काय करायचं पण आता इथून गेल्यावर? इथून गेल्यावर direct जेवायला जायचं कुठेतरी.

जेवायला कुठं जायचं? जेवायला जाऊ ना कुठंतरी आपण.